हो मी ऐकला तुझा Birthday आता जवळ पास आलेलं आहे. हो तेच त्याच्यासाठीच त dress बगत आहे मला काही आवडतच. हो का Myntra वर Urbanic वर बघ ना. हो त्याच्यावरच बघत आहे आता सध्या. बाकी काय मग तुझ मग काय preparation आहे Birthday साठी काय तयारी? Plan आहे तसं दुबई जा साठी, दुबई जायचा Birthday साठी. तर कस कि आम्ही First day जाणार आहे. आमची Flight आहे आमची Flight आहे रात्रीची नाही सकाळची आहे एकदम. तर आम्हाला इकडून खूप आधी निघावं लागणार आहे. मग आम्ही इतून तीन वास्ता वगेरे निघून जाणार मुंबई पर्यंत मुंबई वरून आमची Flight आहे. नंतर मग आम्ही तिथे बसणार वगैरे. व Flight घेतली की तीन म्हनजे आम्ही तीन तासात वगैरे आम्ही पोचून जाणार दुबईला नंतर तिकडून मग Direct check-in आहे hotel मध्ये आम्ही Emirates ने चाललो आहे. नंतर मग आम्ही Novotel म्हणून एक hotel आहे. हो हो मी ऐकलेले आहे खूप प्रसिद्ध आहे ते पुण्यामध्ये. हो तिकडे पण आहे. Novotel तर आम्ही तिकडे तिकड आमच Stay आहे. हो तिकडून नंतर मग आम्ही I guessDubai tour ला जाणार आहे. हो का मस्त मजा चालू आहे तुमची. हो तिकडून मग आणखी इथे पण जाणार आहे काय म्हणते त्याला ते बुर्ज खलिफा माहित आहे ना हो ते बुर्ज खलिफा मध्ये Top floor वर जाणार आहे. चाय प्यायसाठी.

तिथे गेल्यावर माझ्यासाठी काही आणा मला विसरू नको. हो हो आणते मी सगळ्यांसाठी आठवणीनी बस माझ्याकडे पैसे उरले पाहिजे. मी बिचारी कंगाल होऊन जाणार आहोत तिथपर्यंत जात पर्यंत. काय करते आता. अन Enjoy करायचा आहे तर पैसे तर भरावेच लागेल ना आपल्याला. हो खूप पुष्कळ पैसे जाते आणखी मला हम्म गोव्याला पण जायचं आहे तर मग तिथे तर पैसे जाणार आहे. बापरे खूपच खर्च चालू आहे वाटतं तुमच्या पप्पाला Lotery लागली आहे वाटतं. हो ते माझे पप्पा Lotery काढत राहते. पप्पाला थोडी Lotery निघली तर नागपूरहून औरंगाबाद जास्त लांब नाही हे, मी Address पाठवते माझ्या पाठवून द्या. हाय आता ते कसं पाठवू नाही शकत आपल्यालाच कमी राहते. हा का ऐकलं मी तुमच्या पप्पाला खूप जास्त पगार आहे चार-पाच लाख आहे. हो आता काय आम्ही खानदानी रईसच आहे आम्ही तसे. ते कस आहे आता मी Down to earth आहे तर मी दाखवत नाही एवढं.

हो त्याला माहीतच नाही आहे ना आता. त्याला सांगितलं नाही आहे सध्या मी त्याला सांगितलं तर तो पण मला बोलेल की मलापण जायचं आहे मलापण . हो आता बोलणार तर आहेच तो पण आता. कसं दोघां, दोघांना आता एका वेळेस नाही पाठवू शकणार आणि तो आता सध्या लहान आहे. अह ते तर आहेच बरोबर तुझं कसं आता पानकळा निघून गेला तुझी वय झाली आहे आता. हो आता काय कधी सांगता येत नाही कोरोनाच्या काळात, कधी काय होणार तर. हा ना म्हणून आत्ताच त गेली न चांगलं राहील.

हो ना बरोबर आहे आणि तुझी Mummy काय बोलली जा म्हणाली का बेटा जा जी ले अपनी जिंदगी. हो Mummy च MummyFull support करते मला हर गोष्टीत. हो Support करते म्हणूनच इथ इथ मुलगी इथ नाटके करती आहे फिरती आहे. ए आता काय आता तेवढं तर चालतच आहे. आजकलचा मुली तर किती Forward आहे. रोजच Bag घेऊन जाते. आता मी तरी रोज जात नाही. हो ते तर बरोबर आहे एकदम बरोबर आहे. आता तुमचीच ती Friend किती जास्त Forward आहे Inspirational पोरगी आहे ती श्रेया

हो आता तेच करणार आहे. तू मला वाटतं दिवसभर चोवीस तासां मधून विस तास झोपच घेत असती. हो मला झोपण्याची खूपच सवय आहे काय करते आता? म्हणून तुमचं नाव मी झोपाळू Save करायला पाहिजे. नाही नाही माहिती नाही काय झालं खूपच झोप येत आहे. हो तुमच्या अंगामध्ये आळस भरलेला आहे थोडाफार त्या आळस ला थोडं काढा आणि जाळा थोडं कुठेतरी. काय आता कुठे जाणार आहे. हा न कुठे ना कुठे जावे लागेल ना.

काय मग बाकी Admission कुठे घेणार आता तू? बघू आता काही सध्या तर काही नाही आहे.

जवळपासच घ्या हो जवळपासच घेऊ मला तुमच्या सोबत राहायचं आहे. हो ना आपण Timepass करू मस्त. आणि Side bySide job पण करू मग एवढा काही खर्च नाही लागणार आपल्याला. हो तेच तसंच आता. होणा

आणखी मस्त निवांत चालू आहे. खायचं प्यायचं झोपायचं ढोरा सारख.

हेच आपल्या Life मध्ये आणखी काही आहेच नाही. होणा आणखी? आणखी काय फक्त निवांत आहे, बघते आहे Instagram. पोरांला Stop करते आहे. चांगलं पोरगं Backup option ठेवायला लागतच ना तुम्हाला माहितीच आहे आता. हो आता काय ठेवाच लागते ते. होणा. आताचं पण माझा खूप चांगला आहे तरीपण हो तरी पण आता काय समोर कधी काय होणार काही सांगता येत नाही. घरचे वगैरे पण असं ऐकावे लागते घरच्यांचं वगैरे. हो हो ते तर तुम्ही एकदम बरोबर बोलले घरचे पण खूप जास्त डोकं खराब करतात. हम्म घरचे समजूनच नाही घेत. हो ना आता काय कराव माणसांनी. त्यामुळेच आता ते कसं. हो ना Adjust करावे लागत.

मंग बाकी काय? काही नाही आहे सुरू Dress बघती आहे मी. मग अजून आवडलेला नाही का तुला कोणतच Dress?

आपण बोलत बोलत साडे बारा वाजले But मला झोप नाही येत. एक वाजले बापरे. अरे हो एक वाजत आहे कळत नाही एक वाजले म्हणून.

काय आता? कधी दिवस जातो कळतच नाही. होणा इथे तर खूपच लवकर जाते. हो घरी दिवस जातच नाही इथे खूप लवकर लवकर लवकर संपून जाते दिवस.

काय आता थोडे दिवस आहे. मग काय घरी जावे लागेल थोडा थोडा

हो ते पण आहे आता काय करते. बघते पण मी तस Try करते. करतेच आहे. कि मी राहालच पाहिजे. जाऊ आपण कुठेतरी आपण चौघच जाऊ फक्त.

मस्त Resort वगैरे जाऊ आह आनी Celebrate करू.

हो ना बघू आता कस

बोलू आपण आता अजून हो मी झोपते आता खूप उशीर झालेला आहे. हो ठीक आहे ठीक आहे चालेल बाय

छत्रपती शिवाजी भोसले अंदाजे सोळाशे सत्तावीस सोळाशे तीस एप्रिल सोळाशे ऐंशी हे एक महान मराठा योद्धा होते. आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मोगलांचा पराभव करून न्याय सम्राट राज्याची स्थापना केली म्हणूनच भगवान शिवांना मराठा राज्याचे संस्थापक देखील म्हटले जाते सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि त्यांना छत्रपतीचा दर्जा देण्यात आला देण्यात आला

शिवाजी महाराजांचा जन्म शहाजी भोसले आणि जिजाबाई राजा राजमाता जिजाऊ त्यांच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस महाराष्ट्र सरकारच्या मते शिवनेरी किल्ल्यावर झाला इतर म्हणता की तो एप्रिल सहा सोळाशे सत्तावीस किंवा त्याच्या आसपास होता आणखीन एक जन्मतारीख आहे शिवनेरीची दुर्गा पुना पुणे च्या उत्तरेस जुन्नर शहराजवळ होती त्यांचे बालपण आई जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली गेले ते सर्व कलांमध्ये निपुण होते.

लहानपणी त्यांनी राजकारण आणि युद्धाचा अभ्यास केला हा भोसले मूळ कुर्मी जातीतील पोट जातीतील त्यांचे वडील मराठा सेनापती होते त्यांनी डेक्कन सूचनांच्या

कुंडाचे सुलतान सहजी अनेकदा त्यांनी आपली निष्ठा अनेकदा आपापसात बदलली परंतु त्यांनी आपली पुणे जहांगीर आणि आपले छोटेशे सैन्य कायम ठेवले आईचे नाव छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे महान पुरुष आणि शूर राजे होते त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते जिजाबाई ह्या आदर्शवादी स्त्री होत्या जन्म शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे सत्तावीस मध्ये महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला या किल्यावर एक प्राचीन मंदिर आहे त्याच देवीच्या नावावरून जिजाबाईंनी त्यांचे नाव शिवाजी ठेवले गुरु शिवरायांचे गुरु दादोजी कांदे होते त्यांनी शिवाजीला सर्व प्रकारचे शस्त्र वापरायला शिकवले शिवाजीने मोठे होऊन स्वतःचे सैन्य तयार केले या सैन्यात तानाजी सूर्याजी जिवाजी असे अनेक शूर सरदार होते शिवाजीने शेजारच्या मुस्लिम राजांवर विजय मिळवला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळाशे शहात्तर मध्ये शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हापासून ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ते ओळखले जाऊ लागले त्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली अन्याय आणि याच विचाराचा सामना केला त्यांनी सर्व धर्माचा आदर केला रायगड हि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती सोळाशे ऐशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भारताच्या इतिहासात अजरामर राहील नियम कॉल तीनशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे ऐंशी पत्नी महाराणी सईबाई धर्मपत्नी सो बाई बाई अह स्केअर अह स्केअर बाय काशीबाई नि सूर्याजी मुलगा राजाराम मुलगा सखुबाई निंबाळकर कन्या रमाबाई कन्या अंबिकाबाई या महाडिक यांच्या कन्या राजकुमारी पिता शहाजी भोसले धर्म अह हा हिंदू आहे असोसिएशन देवनागरी अशोक मग नगरच्या मौर्य वर्षातील एक प्रसिद्ध राजा चंद्रगुप्ताचा नातू बिंदू सास बिंदू साराच मुलगा इतिहास त्याचा गौरव करतो असो हा केवळ भारताचाच नव्हे तर जगाचा महान शासक होता अशोक मोठा ब्राह्मण आणि क्षय होता तर नंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला याला चौसष्ट हजार बौद्ध धर्मगुरूंनी पाठिंबा दिला होता. आणि राजकीय आणि धार्मिक आज्ञेने लिहिलेले चौऱ्यांशी हजार कीर्ती स्तंभ कीर्तीचे स्तंभ उभारले त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची मोठी सभा भरवली आणि त्यानंतर हिंसाचार थांबवल्याने आदेश देऊन लंका आणि इतर देशांत प्रचारक पाठवले अफगाणिस्थानपासून लंकेपर्यंत संपूर्ण देशावर राज्य केले. हे शिलालेखावरून ओळखले जातात जे पालीमध्ये अनेक ठिकाणी कोरलेले आढळतात अनेक लेखकाने ते प्रियदर्शनी म्हणूनही लिहिलेल आहेत इसवीसन पूर्वी अह दोनशे एकोणसत्तर दोनशे बत्तीस दरम्यान पाटणाचा अशोक

अशोकच्या कारकिर्दीत शिक्षण साहित्य कला आणि विज्ञानाने खूप प्रगती केली आणि भारतीय सभ्यता आणि संस्कृती परदेशात पसरली त्यांचा संपूर्ण साम्राज्यात शांतात होती आणि लोकांची घबराट झाली कला मध्य विकास कलेच्या विशेष प्रगत क्षेत्रामध्ये वास्तुकला दगडी कोरीवकाम शिल्पकला चित्रकला आणि नॉलेज होत अशोकाने काश्मीर मधील शहरांची नावे श्रीनगर आणि ललित पाटण ठेवली जे आजही त्यांच्या सौंदर्यसाठी प्रसिद्ध आहेत कलात्मक दृष्टीकोनातून अशोक शिलालेख आणि स्तंभ शिलालेखानाही विशेष महत्व आहे सांची स्तूप देखील विशेष उल्लेखास पात्र आहे प्रत्येक स्तंभ एकाच दगडात सुमारे पन्नास टन कोरला आहे उंचीही सुमारे पन्नास फूट आहे प्रार्थना स्तंभ कलात्मक दृष्टीकोनातून विशेष उल्लेखनीय आहे अशोकच्या धर्माची मूलभूत तत्वे स्पष्ट करा असोशिएशन देवनागरी अशोक मगधच्या मौर्य वंशातील प्रसिद्ध राजा चंद्रगुप्ताचा नातू बिन्दुसाराचा मुलगा त्यांचे पूर्ण नाव अशोक वर्धमान बौद्ध धर्माचा इतिहास त्याचा गौरव करतो. अशोक हा फक्त भारताचा नाही उलट तो जगाचा महा शासक होता अशोक मोठा ब्राम्हण आणि क्षय होता पण नंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला यात चौरा चौसष्ट हजार बौद्ध पुजारी होते आणि चौऱ्यांशी हजार कीर्ती सम कीर्तिचे स्तंभ उभारले आयोजित केले होते ज्यावर राजकीय आणि धार्मिक आज्ञा कोरल्या गेल्या होत्या ते त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची एक मोठी सभा उभारली भरवली आणि त्यानंतर हिंसाचार थांबवण्याचे आदेश देऊन लंका आणि इतर देशात प्रचारक पाठवले अफगाणिस्थानापासून ते लंकेपर्यंत संपूर्ण देशावर राज्य केले पाली भाषेत अनेक ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांवरून ही वस्तुस्थिती कळते अनेक लेखकांनी ते प्रियदर्शन म्हणूनही लिहिले आहेत पाठ्वण्यावर राज्य करण्यापूर्वी अशोकाची कन्या धर्म धर्मांतर चारुमती हि बौद्ध धर्माची प्रसिद्ध प्रचारक बनली अशोकाच्या कारकिर्दीत शिक्षण साहित्य कला आणि विज्ञानाने खूप प्रगती केली. आणि भारतीय सभ्यता आणि संस्कृती परदेशात पसरली त्याच्या संपूर्ण साम्राज्यात शांतात होती आणि लोकांची भरभराट झाली अशोकाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगा महाराज अशोक सिंहासनावर आरूढ झाले आरूढ झाले तेव्हा अतिशय पाषाण होता त्याच्या आणि क्रूर होते त्याने त्याच्या राज्याचे प्राप्त करण्यासाठी लोकांना रडायला लावणाऱ्या लोकांना शिक्षा केली राजधानी जवळ कोणती इमारत बांधली होती ते सांगा त्याच्या राजधानी जवळ एक इमारत बांधली गेली ज्याला त्याने नरक असे नाव दिले इमारतींनी निगा न राखण्याच्या सर्वात धोकादायक पद्धतीसाठी जी तयार केली जी एकवेळी प्रचलित होती आणले तर पुन्हा बाहेर करता येणार नाही त्यामुळेच अचूक चाकुने मार मारून उकळत्या तेलात टाकले जायचे कधी जमिनीत जिवंत गाडले जायचे कधी कुत्रे चावायचे असा छळ लोक सहन करत होते पण ते बोलले नाहीत कारण अशोक हा महाराजा होता आणि त्याच्या सैन्यात अफाट शक्ती होती

सारखे सैनिक नव्हते म्हणून तो पराभूत झाला आणि पत्नी आणि मुलांसह पळून गेला हे जाणून महाराज अशोक त्याचे पाय जमिनीवर टिकत नव्हते त्याने कलिंगचे राज्य जिंकले सैन्याला एकटे सोडून त्याने पाटलीपुत्राकडे कूच केले रात्रीची वेळ होती आणि महाराज अशोक जंगलातून हळू चालत होते वासाठी दिसली तर थोडा वेळ विश्रांती घेऊ असे त्याला वाटले पण दूरवरची लोकवासाठी दिसत नव्हती त्यात त्यात झालं असं कि अचानक झुडपातून एक सिंह आला आणि त्याने अशोकावर हल्ला केला त्याने अशोकला जमिनीवर फेकले यावेळी ते खूपच गुंतागुतीचे होते एका क्षनाच्या विलंबनाने महाराज अशोकाचे आयुष्य संपले असते पण एकच तरुण ताबडतोब हातात धारदार तलवार घेऊन पुढे आला त्याने सिंहावर जोरदार प्रहार केला त्याचे डोके कापले आणि अशोकला वाचवले अशोकावरील हल्याबद्दल बोला हा तरुण जितेंद्र होता कलींगचा राजा अह मार्गेन मागेंद्र सिंग यांचा मुलगा जो अशोकाच्या समान अंतर आपल्या आईवडिलांसह पळून गेला होता आणि नंतर त्यांच्या जंगलात त्यांच्या आई वडिलांपासून विभक्त झाला होता तो महाराजा अशोकाला ओळखत होता पण हा आर

मी तुझी कृपा स्वीकारतो मला तुझी इच्छा सांग मी तुझा आहे मी तुझी इच्छा पूर्ण करिन जितेंद्रने उत्तर दिले मला माहित आहे कि तुम्ही महाराज अशोक आहात जे वाटेल ते करू शकता पण मी तुमचे प्राण वाचवून

सुरुवातीला हा माणूस खूप छान होता त्याचा आवाज खूप गोड होता त्यांनी महाराजा

आपल्या महालात राहण्यासाठी खोली दिली जितेंद्र केवळ शूरच न्हवता तर त्याच्या वक्तिमत्वात

त्यामुळे महाराजा अशोक प्रभावित झाले आणि त्याला खूप ओरडू लागले आणि तो त्याला आपल्या मनापासून स्वीकारु लागला आणि त्याचे प्रेम असे झाले कि जिथे सैन्य न्यायला पाहिजे तिथे सैन्य नेणार नाही अशोकाने नरक इमारत का पाडली महाराजास अशोकाने नरक भवन भवन पाडले अपराध्याला शिक्षा देण्याची क्रूर पद्धत सोडली हा तरुण मागेंद्र सेनचा मुलगा जितेंद्र असल्याने समजले समजल्यावर त्याने अटकेचा आदेश रद्द केला त्याने भाषेची शिक्षणासाठी आणि त्याचे प्राण वाचवले अशोक ने जितेंद्र च्या वडिलांचे जिंकलेले राज्य त्यांना परत केले आणि आयुष्यभर कोणत्याही राजावर हल्ला केला नाही हम्म हम्म हम्म हम्म महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचे अं उद्रेक तील पहिला रुग्णाची नऊद अं हम्म हम्म हम्म हम्म

लोकांमद्धे पसरतो हे थेम्ब अथवा तुषार श्वासा श्वासाचा अह दरम्या देखील बाहेर पडून आजू बाजू चा जमिनी वर किंवा, ऋत्व भागावर पडतात व अशा दूषित पुष्ट भागाला अं हाताने स्पर्श करून आणि नंतर तोच त्याच्या चेहऱ्याला ल ल ल ल न लाव्ल्याले येनही लोग संक्रमित होऊ शकतात हे विषाणू बहात्तर, बहात्तर तासात पर्यंत हा दूषित अह अं रुष्ट अर भागावर जिवंत राहू शकतात, अह लक्षणे दिसल्या अह अह नंतर चा पहिला तीन दिवसात हा विषाणू सर्वात जास्त संपर्कात असतो, प परंतु रोगाची लक्षणे दिसण्या पूर्वी हा रोगाचा नंतरचा टप्यात देखील फार संक्रामक असतो, हा रोगाचा निदानाची मानक पद्धत म्हणजे नाकातून घेतलेल्या नमुक अं नमुन्यानी real time result transaction polimare chain reaction RTPCR नावाची तपासणी होय, वारंवार साबणाने अर नव व्यवस्थित हाथ धुणे अ इतरांशी शारीरिक, अन अन अंतर राखणे, विशेषतः लक्षणे असणाऱ्या लोकांकडून खोकताना किंवा शिकताना रुमालाचा वापर करणे व अचानक शिंक आली असताना, व रुमाल जवळ असल्यास कोपर तोंडावर धरून हातांचा अं आतल्या बाजूला शिकणे, न धुतलेल्या हाथ चेहर्या पासून दूर ठेवणे या व अशा अ उपायांचा वापर केल्यास विषाणूचा, प्रादुभाव रोकण्यात म म म मदत होते ज्याना विषाणूची लागन झाल्यांचा संशय आहे, न अथवा, सौम्य लक्षणे दिसत आहेत